एक मेट्रोपोलिटन इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमा इन्स्टिटयूट टेकनॉलॉजि आणि मॅनेजमेंट च कॉलेज दिसत आहे.

पूल दिसतो आहे त्याला चार स्तंभ दिसतायत मोठे मोठे.

मम दगडांमधून पाणी पाझरताना दिसता आहेत.

आणि तीन खुर्च्या दिसत आहे आणि एक खुर्ची दिस--

अ पी ओ पी ही त्यात केलेला आहे बरेच सारे लेडीज आणि जेन्टस सारे उभे असलेले दिसता आहेत.

मस्जिद दिसते आहे मस्जिदच्या बाहेर बरेच सारे अ --

बिल्डिंग चा कलर क्रिम कलर चा आहे चॉकलेटी आहे व रेड कलर च गेट दिसतय.

आणि त्यावरती एक घुमटाकार गोल असा आकार दिसतो आहे अशे चार ठिकाणी घुमटाकार राऊंड केलेले आहेत.

आणि आजूबाजूला माणसं पण दिसत आहे त्यानंतर उन्ह आहे म्हणजे सकाळची वेळ दिसते आहे सावली पडलीये ना.

आणि दोन साईड ला अशा गुहांसारख कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये.

आपल्याला एक व्यायामाची अ सायकल दिसते आहे.

आपल्याला एक लेडी दिसते आहे ती माइकवरती काही बोलते आहे सर्वांसमोर.

खूप अशी झाड एकातएक अडकलेली दिसता आहे त्यात अ--

हे एक ऑफिस दिसत आहे.